लांब असा डोंगर दिसत आहे थोडी हिरवगार झाड सुद्धा आहेत.

आणि अ एक खुप सारे मातीचे ढीग आहे कंस्ट्रक्शन च सामान पडलेल आहे.

तळ दिसत आहे आजूबाजूनी खुप सारी झाड आहेत हिरवळ आहे.

एक माणूस आणि एक बाई शॉपिंग पण करत आहेत इकडे दोन मेनाक आहेत त्याना पण कपडे घातलेले आहेत छान --

अ हॉस्पिटल चा कॉरीडोर एरिया आहे स्री --

आणि प्रत्येक क्षेत्रातली आहे जस की हि हिस्टरी जेऑग्राफी नेॉरोलॉजी सायन्स --

हे एक अँटिक शॉप आहे फर्निचर आणि डेकोरेशन च. खूप सारे माणसं आलेले आहेत.

तिथे बाहेर एक माणूस थांबलेला आहे आणि फेडरल बँक च ए.टी.एम. आणि सी.डी.एम. कॅश मशीन च तिथे आहे.

हे एक अ शिल्पकाराच दुकान दिसतय त्यांनी शी शिवाजी महाराजांचा पुतळा केलेला आहे.

हे एक फाईट सीन च ठिकाण आहे. अ साऊथ इंडियन दिसतंय ते. त्याच्यावर गेबर हॉल असं लिहिलेल आहे.